एक फुलांचा हार दिसत आहे आणि तिथ एक व्यक्ति बसलेला आहे आणि वरून त्याच्या--

एक समा समारंभ दिसत आहे आणि वरून--

एक पहाड दिसत आहे आणि एक आजूबाजून झाड--

झुडपे आहेत आणि वाळलेल गवत सुद्धा आहे आणि एक व्यक्ति वर आहे आणि--

तिथ चार व्यक्ति दिसत आहे आणि एक व्यक्ति एका जवळ आहे आणि--

इथ एक बोर्ड लवलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सोलापूर.

पाणी साचलेल आहे आणि एक दोन्ही साईड चौ चारही साइडन --

रोड मेन रोड पण आहे.

झाडाच्या समोर स्कूटया व गाड्या लावलेल्या--

एक देवी आणि एका साइडने --

लोखंडी गेट सुद्धा पण आहे त्याच्या पाटीव बाजूला पटेल सुद्धा लिहिलेल आहे.

हॉटेल दिसत आहे आणि त्याच्यासमोर एक व्यक्ति उभा आहे आणि त्याच्या बाजूला एक--

त्या पिंजऱ्याव एक पिंजरा आहे त्याच्या समोर एक टोपल आहे ठेवलेल आणि पिंजऱ्या मध्ये--

मागून खूप दाट जंगल सुद्धा पण आ--

तिथं एक जंगल दिसत आणि एका बाजूने कंपाऊंड सुद्धा आहे मधामध्ये.

सारे पब्लिक दिसत आहे महिला आणि पुरुष--

शाळा दिसत आहे आणि त्याच्या पाठीमाग झाड पण आहेत.

स्कूटया वगैरे लागलेल्या आहे आणि त्याच्या समोर--

आणि तिथ खूप सामान पडलेल आहे त्याच्या बाजूला तीन--